रूम पोस्टर आहेत तिथं एक माणूस एक बाईचा पोस्टर आहे.

ह्या फोटो मध्ये दिसत आहे--

आणि इथं एक दिसत आहे.

आणि इथं पाणी थांबलेलं आहे इथं बारीक बारीक झाडं आहेत.

आणि इथे धोंडे तेन दिसत आहेत.

आणि इथे पोस्टर लावलेलं आहे आईस्क्रीम च तेंन--

मी इथ कुठ खानदेशात आहे.

या फोटो मध्ये दिसत आहे--

भांडी दिसत आहे आणि बढिया सायकल दिसत आहे.

घर आहे लहान लहान आणि इथे एक बकेट आहे इथं माणसं आहेत.

योनो कॅश ऑन आहे वर एक बिल्डिंग आहे बिल्डिंग वर माणसं थांबलेली आहेत.

आणि बाहेर एक शटर दिसत आहे त्याच्या बाहेर ही गाड्या दिसत आहेत.

आणि इथं कपाट केलेले आहेत.

टेबल आहे आणि खुर्चा आहेत आणि इथं माणस बसलेली आहेत.

आणि इथे पाईप आहे छतला.

हा फोटो मध्ये दिसत आहे एक फंक्शन हॉल फंक्शन हॉल मध्ये --

आणि इथं माणसं दिसत आहेत.

इथं माणसाचा टी_शर्ट लावलेला आहे.

या फोटो मध्ये दिसत आहे--

मोठे झाड आहेत आणि इथे बिल्डिंग दिसत घर दिसत आहे.

या फोटो मध्ये दिसत आहे एक घर आणि घरामध्ये आहेत खुडच्या.

आणि टेबल आणि लॅपटॉप कुणाच्या घरात आहे.

इथे सामान ठेवलेले आहेत पुढे त्याच्या पुढे जाड ठेवलेले आहेत.

इथं पुढे माणसं थांबवले आहेत.

इथे बाया थांबलेले आहेत आणि एक--

ते बंद आहेत आणि इथे शटर दिसतंय त्या शटर ला किल्ली दिसतंय.

इथ दगड दिसत आहेत एक माणूस दिसत आहे.

फोटों मध्ये दिसत आहे एक मो--

आणि त्याकडे चांगली त्यांची नळे आहेत.

आणि एक माणूस थांबलेला आहे आणि यामध्ये अ माणूस म बसवले आहेत.

या फोटो मध्ये दिसत आहे--

आणि इथं एक झाड दिसत आहे नारळाचं झाड.

हे श्री बालाजी म्हणून लिवलेल आहे त्याच्यावरे--

आणि या ठिकाणी झाड आहे बाजूला वायर आहेत.

फोटो मध्ये दिसत आहे एक दुकान.

एक फोटो दिसत आहे फोटो मध्ये--

आणि टेबल आहे आणि एक खुडची आहे.

आणि याच्याच एक हे दिसतंय इकडंन इकडंन बांधारला आहे.

इथे एक लावला पोस्टर आहे पोस्टरला एक वायर आहे.

आणि बाहेर पोस्टर आहे त्याच्यावर--

आणि त्याज्या खाली लिवलेला आहे टाटा वन लिवलेला आहे.

आणि इकडे झाड आहेत आणि वायर ही दिसत आहेत.

आणि इकड नाही पाईप आहे मोठं.

शटर ला एक किल्ली अडकवली आहे.

अनेक डिझाईन डिझाईन कलर कलर ची फुलं आहेत.

आणि वर एक वायर आहेत एक झाडाची फांदी दिसतंय.